समोर खूप पाणी दिसत आहे.

समोर मोठी कमान सारखं दिसत आहे.

समोर एक शॉप दिसत आहेत.

दुसऱ्या बोर्ड चा कलर ब्लॅक दिसत आहे.

बाकडे दिसत आहेत खिडक्या दिसत आहेत.

समोर एक बिल्डिंग दिसत आहे पायऱ्या दिसत आहे.

आभाळाचा कलर स्काय ब्ल्यु आहे.

मोकळं मैदान दिसत आहे आभाळ दिसत आहे बिल्डिंग दिसत आहे झाडं दिसत आहेत.

देवीची मूर्ती दिसत आहेत काही व्यक्ति दिसत आहेत.

खूप व्यक्ति दिसत आहेत भिंत दिसत आहे वायर दिसत आहे.

समोर एक कमान सारखं दिसत आहे.